हो मी पण छान आहे. कशी काय तब्येत वगैरे? तब्येत वगैरे एकदम मस्त आहे. तुमची कशी आहे?

हा बोला ना मॅम. तुमचा आवाज नाही येत आहे व्यवस्थित. हो मॅडम, आता येतो आहे तुम्हाला माझा आवाज?

तुमचं काय म्हणणं आहे शिक्षणाबद्दल? जसं आज काल शिक्षणाच किती महत्व आहे?

असं तर काही नाही मॅम. म्हणजे शिक्षणानेच थोडं मनाचा विकास वगैरे होणं असं जरुरी नाही. आपली बुद्धी बुद्धिबळावर पण काही अवलंबुन राहतं ना. हो मॅडम. पण जसं आपण शिक्षण केलं तर आपल्याला प्रत्येक गोष्टीची अशी माहिती असते कि आपल्याला हे करायचं आहे. तर हे कसं आपण पुढे करणार. हो ते पण तुमचं म्हणणं मला पटतंय थोडं. पण कसं आहे ना असं जरुरी नाही ना कि चला म्हणजे

तरी पण ते जॉब वर गेलेले आहेत. तुम्ही ऐकलंच असेल ना थोडंफार त्यांची नावं वगैरे म्हणा किंवा तुमच्या सरांकडून जसं तुमचं एजुकेशन वगैरे झालं तिथपर्यंत कधी ना कधी लाईफ मध्ये तुम्ही एखादं नावं वगैरे ऐकलंच असेल ना हो मॅडम ऐकलेलं तर आहे. पण असं नाहीये. शिक्षण जसं महत्वाचच आहे मॅडम. हो ते पण पटतंय ना. मी तुम्हाला आधीच सांगितलं तुमचं म्हणणं मला पटतंय. बट माझ्या मते कसं आहे असं जरुरी नाही ना. शिक्षण इम्पॉर्टन्ट आहे हे मला मान्य आहे. बट कसं आहे आता आपल्या जगामध्ये बघा बरेचशे लोकं मी तुम्हाला आताच सांगितलं ना कि टॉपवर गेलेले आहेत. अंबानींचं नाव कधी तुम्ही ऐकलं आहे का?

शिक्षण वगैरे काहीच झालेलं नाहीये. बट किती टॉप वर आहेत त्या. आमचे सर आम्हाला नेहमी त्यांच्या बद्दल सांगायचे. कारण कि अंगठेबहाद्दुर व्यक्ती जर एवढं काही करू शकतो असं तर मग मला तरी असं वाटतंय कि आपल्या मध्ये गट्स असणं आवश्यक आहे.

वन आहे टु आहे असं आपण पहिल्यापासून त्याला ए बी सी डी ला लावतोय तर त्याला सगळं समजतंय ना. आणि जर तो पुढे गेला कुठं तर त्याला जर काही कळलंच नाही तर त्याला कसं समजणार कि हे काय आहे. यांच्यानंतर काय असते. आणि सपोझ समजा एक फोर व्हीलर गाडी आहे. जर आपण शिकलेले आहे तर आपल्याला महिती आहे कि हॉर्न वाजवायचा आहे, इंडिकेटर द्यायचं आहे, ब्रेक लावायचे आहे. हे सगळं आपल्याला समजते. जर आपण शिकलेच नाही तर आपल्यलाला कसं काय येणार? मॅडम माझ्या मते तर जसं तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. माझ्या मते तर तुम्ही जे बोलताय ते योग्यच आहे तुमचं. बट कसं आहे ना काही काहींची बुद्धी कशी असते मग ते एखादा व्यक्ती कसा असतो तो एखाद्या वस्तूकडे पाहतो. तो एक्चुअली कुणी जर काही करत असेल तर त्याच्याकडे थोडं त्याने बघितलं जरी तर त्याच्या मध्ये ऑलरेडी एक देवाची देण म्हणूनच एक बोलते मी कि असं एक त्याच्या मध्ये फक्त बघतो तो बघतो आणि प्रॅक्टिकली करतो ना म्हणजे त्याला ना शिकवायची गरज असते ना काहीच असते एखाद्या व्यक्तीची. एवढं त्यांचं माईंड शार्प राहतं. तर मग असं माझ्या मते असत कि शिक्षणच सर्व काही. हा आता तुम्ही माझ्या समोर काही केलंय. समजा तुम्ही केलंय. तुम्ही एज्युकेटेड आहे. आणि मी अडाणीच आहे. तर मी असं थोडी ना आहे ना मी तुमचं बघून पण करू शकते ना. मग याच्यामध्ये काय शिक्षणाचं आणि याच्यामध्ये काय आलं? तुम्ही शिकलेल्या आहे एज्युकेटेड आहे. मी तर अडाणीच आहे. बट मी तुम्ही जे केलं मी ते बघितलं. मी स्वतः डोळ्यांनी बघितलं प्रॅक्टिकली केलं. आणि होतेच ना, जमतेच ना. मी करू शकतेच ना. तर मग याच्यामध्ये शिक्षणाचं आणि याच एवढं काय आलं? ठीक आहे तुम्ही बोलताय. मला तुमचं बोलणं पटतंय. पण तरीपण माझ्या मते बघा तुम्ही एक वेळेस विचार करून.

हो तुमचं तर मी सांगत आहे ना. तुमचं तर बरोबरच आहे ना. पण असं नाही ना माझ्या मते शिक्षणच म्हणजे सर्व काही आहे समजा. हे पण नाहीये ना. आताच्या काळाच्या गरज मुळे सध्याच्या स्थितीला झालेले आहे म्हणा कि शिक्षण खूप महत्वाचं वगैरे आहे. बट माझ्या मते म्हणजे आधी पण होऊन गेलेले आहेत ना. आधी काय शिक्षणच थोडीना होत लोकांना. फिटांवर मोजायचे, गोट्यावरती काउंटिंग करायचे. आणि साक्षरता जर बघितलं तर तुम्हाला एक सांगू का आताच्या मुलांना तुम्ही हिशोब करायला बघा. डिग्र्या तर खूप साऱ्या अव्हेलेबल असतात त्यांच्याकडे. स्वतः खूप काही शिकतात. खूप काही पुढे जातात वगैरे. पण त्यांच्या डिग्र्या ना खाली कपाटामध्ये लॉकअपमध्ये पडलेल्या असतात. पण आधीचे तेच बघा तुम्ही आपले आजोबा वगैरे आपले वडील वगैरे. त्यांना तुम्ही फक्त थोडंफार काही लाखांचा काही हिशोब सांगितला तुम्ही ते तुम्हाला डायरेक्ट असं त्वरेने सांगतात ते. असं आपल्या सारखं मोबाईल वगैरे नाही युझ करत ना. आणि आताच्या मुलांना कसं एक्चुअली जर त्यांना साधं वडिलांनी जरी साधा हिशोब सांगितला ते मोबाईल काढतात खिशातनं. आधीचे असं थोडीना करायचे. त्यांना कसं पुरेपूर थोडी ना एज्युकेशन भेटायचं ना.

तुम्हाला समजलं ना मी काय म्हणतीये मॅडम. हो समजतेय तुमची गोष्ट पण असं थोडीना आहे कि शिक्षणातूनच मनाचा विकास होतो. असं म्हणजे तुम्हाला वाटतंय मॅम. माझ्या मते तर नाहीये कि चला म्हणजे, कसं असतंय ना आपलं म्हणजे जेव्हा आपण जन्माला येतो समजा ठीक आहे. आपल्याला सर्व गोष्टी सांगण्यात येतात समजा आपल्या समोर आपले आईवडील आपल्याला थोडं सांगतात वगैरे मान्य करते मी. बट कसं असते ना ते सांगतात पण आपल्या बुद्धीवर पण आपण डिपेंड राहतो ना.

हो आणि जसं तुम्ही म्हणताय कि आपले आजोबा वगैरे शिकले नाही तरी त्यांना हिशोब बरोबर येतो. पण तुम्ही बघितलं ना आजकाल लहान लहान जी मुलं असतात ते पण शाळेत जातात. ट्युशनला जातात. तर त्यांना पण खूप एज्युकेशन येते. आणि खुप शिक्षण पण त्यांना येते. मॅडम तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही असंच बोलताय कि म्हणजे ट्युशन वगैरे असं तसं. पण एक सांगू ना माझी एक फ्रेंड आहे. ती च ट्युशन पण नाही. काही नाही. काही नाही. तशीच बिचारी शिकली आहे. यशस्वी झाली. आणि खुप पुढे गेली ती. तर तिच्या घरची तर एवढी आर्थिक परिस्थिती वगैरे खुप खराब होती ना कि जेणेकरून जेणेकरून ती ना अस फीस पण नव्हती तिच्याकडे वगैरे. तरीपण कसं तिने घरी घरीच स्टडी केली. थोडा सेल्फ बुद्धीचा हे ते करून समजा हे केलं. हॅलो आवाज येतोय का मॅडम तुम्हाला माझा?

हा बोला ना तुम्ही बोला. बोला मॅडम तुमचं म्हणणं काय आहे मग याच्यावरती सांगा. म्हणजे आजूबाजूच्या गोष्टी वगैरे पाहून पण आपण शिकू शकतो ना. भरपूर गोष्टी. अस नाहीये कि चला म्हणजे आपण जाऊनच क्लासला ट्युशनला वगैरे किंवा कुठं एखाद आर्ट वगैरे म्हणजे चला कुणाची पाहून वगैरे

हो मॅडम तुमचं पण म्हणणं बरोबर आहे. मी मान्य करते ह्या गोष्टीला. पण आता कसं आहे जे नवीन आपलं

नवीन जे आपलं आता शिक्षण चालू आहे जे आता आपले लहाल लहान मुलं आहे हे आता मोठे होत चालले. ह्यांना पूर्ण शिक्षणाची माहिती असते. आजकाल ऑनलाईन वर बघा ना माणूस कुठल्या कुठे जर घरी बसलेला असला तर त्याला पूर्ण जगाची माहिती करता येते. त्याच्यानंतर तो ऑनलाईन शॉपिंग करू शकतो. त्याच्यानंतर ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकतो. बसची किंवा ट्रेनची म्हणा किंवा एरोप्लेनची म्हणा. आजकाल ऑनलाईन वरच सगळं चालू आहे मॅडम. आणि जर शिकलेले लोक नाही असले. ज्यांना काही माहीतच नाही. मग ते कसं करणार?

म्हणजे कसं बघा आता जर एका घरामध्ये समजा चार पाच पर्सन असले तर त्यांच्या सर्वांकडे अँडॉईड मोबाईल आहेतच. तर तिथं मनी स्ट्रेस्ड होत आहे. तर तेच जर एखाद्या व्यक्तीने विचार केला ठीक आहे. फार वेळा मानु शकता तुम्ही चला एखाद्या व्यक्तीकडे आहे. पण अस चार पाच मोबाईल वगैरे असले तर पैसा लागतो.

प्लस म्हणजे पैसा कमवण्यासाठी खुप काही जे आईवडील असतात त्यांची मेहनत वगैरे लागते. ते स्वतः कमवतात बिचारे. ते आपल्याला देतात. आणि आपण कसं आहे तुम्ही बोलले ते पटतंय मला कि मोबाईल द्वारे वगैरे शिक्षण वगैरे ठीक आहे. खुप काही गोष्टी करू शकतो. घरच्या घरी ऑनलाईन वगैरे करू शकतो. शॉपिंग वगैरे. तसं पटतंय मला तूमंच म्हणणं बट कसं आहे ना मला तरी वाटते कि अस काही नाहीये. आपण पायी जाऊन पण करू शकतो त्या गोष्टी.

काय गरज आहे ऑनलाईन ची? आणि जेवढं आपल्याला ऑफलाईन समजेल ना तेवढं मला नाही वाटत ऑनलाईन समजेल. आता बघा मागे महामारीचा एक काळ आला होता. तुम्हाला तर माहीतच असेल दोन वर्षांपूर्वी, एक दोन वर्षांपूर्वी तीन वर्ष सतत चालला तो.

तर तिथं बघा तुम्ही कसं झालंय ऑनलाईन शिक्षण झालेलं आहे. तुमच्या मते प्रगती होत आहे. बट तुम्ही कोणीही विद्यार्थाला किंवा कोणालाही विचारा कि तुम्हाला कळतंय का नाही. ठीक आहे ते पास होऊन गेले. त्यांना पास करत गेले. बट काय आहे त्यांच्या बुद्धीचा विकास नाही झाला ना. फक्त त्यांना म्हणजे पुढे ढकलल्या गेलं माझ्या मते तर. चला बुवा चालत नाहीये म्हणून धक्का दिला कसा एखाद मुळे पडतं. तसं झालेलं आहे हे सध्याच्या स्थितीला मॅम.. हो मॅडम मी मान्य करते. तुमची सर्व गोष्ट मान्य करते. आणि असं या उलट केलं मॅडम जसं जे मुलं होते जे मुली होत्या जर त्यांना ह्या वर्षाची जर एक्झाम नाही दिली असती तर ते पास नाही झाले असते तर त्यांचं जो एक वर्ष आहे मॅडम तो तर गेला असता ना. फ्लो गेला असता तो. त्या वर्षांमध्ये ते काहीच नाही करू शकले तर एक वर्ष त्यांचा जो आहे वेस्ट वाया गेला असता मॅडम. त्यामुळे सरकारनी असं केलं. यामुळे ते पुढच्या म्हणजे पुढच्या पायरीला गेले मॅडम. नाहीतर मग परत त्यांना तसंच करायचं परत तेच एज्युकेशन करायचं. तेच पाठ करायचं. तर यामुळे मॅडम असं केलं होत. तर मॅडम कसं आहे ना पण ते, ते फक्त समोर ढकलेलं आहे. मी तर तुम्हाला सांगतेय ना. फक्त समोर ढकलल्या गेलं. त्यांना येत काहीच नाही. तुम्ही एखादा चॅप्टर फर्स्ट चॅप्टर ओपन करा. किंवा कुणाला विचारा. ते नाही सांगू शकत. मला तरी वाटते नाही सांगू शकत आणि हेच जर घरी जर केलं असत ना तेवढंच सरांनी घेतलं असत ना त्याच्यामध्ये खुप फरक असता. कारण कि एवढं तर समजतेच ना आपल्याला. ऑनलाईन मध्ये नाही कळत ना मॅडम. माझ्या मते तर नाही कळत. हो मॅडम. तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि मी मान्य पण करते पण जे मुलं समजा जसं तुम्ही म्हणताय कि कोणाकोणाला नाही येत आहे. तुम्ही आता त्यांना एखाद लेसन किंवा धडा द्या. त्यांना त्याच्यातलं काहीच येणार नाही.

हो वाया गेलं असतं त्यांचं. असं नाही म्हणत आहे मी पण कुठं मॅडम त्यांना येतच कुठं. येतच नाही तर वाया चा विषयच नाही ना. तसं पण वाया गेलं असं पण वाया गेलं त्यांना. फक्त तुम्ही बोलले कि नाही ऑनलाईन शिक्षण देऊन पण त्यांना बुद्धीचा विकास पण नाही झाला ना मॅडम. मग त्यांना नेमकं काय चालू आहे. काय झालंय आपलं. काही मुलांना बरेचशे विद्यार्थी अशे आहेत त्यांना असं जरी विचारलं आपण सपोझ का रे तुझं काय झालंय बेटा. तर एखाद्या मुलीला विचारलं तर त्यांना माहितीये कि त्यांना हे पण नाही माहिती सध्याच्या स्थितीला कि माझं एज्युकेशन काय झालंय. ते बाजूच्या मित्राला विचारतात. का ग माझं एज्युकेशन काय झालंय. इतकं हसायला येत ना खूपच मॅडम. कारण कि म्हणून म्हणते तुम्हाला फक्त हे जे आहे ना ऑनलाईन फक्त समोर ढकलून दिलंय हो मॅडम एकाप्रकारे तुम्ही जे आहे मी ते गोष्ट मान्य करते. पण जे

हा बोला मॅम आवाज येत आहे तुमचा

जर कोरोना काळ मध्ये मॅडम जर त्यांनी एक्झाम दिला असता समजा है ना. मी असं म्हणत आहे जर का त्यांनी एक्झाम दिला असता जर ते मुली

किंवा मुलं काहीपण म्हणा तुम्ही. जर ते त्यांचे जे पर्सेंटेज आहेत. समजा एखाद्याचे आता पन्नास टक्के पडले. पण जर ते जास्ती हुशार आहे. जास्ती इंटेलिजेंट आहे. तर जर ते एक्झाम दिल्यानंतर मॅडम असं बी असू शकते ना कि ऐंशी प्रतिशत एटी प्रतिशत त्यांचा रिजल्ट आला असता.

आता काही मुलं चीटिंग वाले पण राहतात. तुम्हाला तर माहीतच असेल. बरेचशे मुलं अशे आहेत जे चीटिंग वगैरे करतात पेपरच्या वेळेस. अशा वेळेस काय होतं जे चांगले मुलं असतात हुशार मुलं असतात. बिचारे गरीब घराण्यातून म्हणा

किंवा एक चांगल्या घराण्यातले ते पण मुलं राहतात. असं काही नाही म्हणत आहे मी कुणाला. कुणाला उद्देशून नाही म्हणत आहे मी. बट कस राहते ना म्हणजे बघा. म्हणजे नुकसानच होते ना. ज्यांना येत नाही तो पण पुढे जातो आणि ज्यांना येत तो बिचारा मागे राहतो हो मॅडम बरोबर आहे तुमचं पण म्हणणं. पण तुम्हाला असं वाटतंय का कि शिक्षण जे आहे ते जरुरी नाहीये. त्याची काही गरज नाहीये शिक्षणाची. मॅडम कस सगळं अगदी तुमचं म्हणणं पटतंय मला. शिक्षण वगैरे आवश्यक आहे हे तुम्ही बोलताय हे बरोबर आहे. तर मग मॅडम एक सांगा मला तुम्ही ज्यांच्या घरी समजा आता सपोज कुणाकडे पैशे वगैरे नाही बिचारा खूप गरीब आहे. त्याची परिस्थिती नाहीये तेवढी कि कुठं पैशे वगैरे भरून एज्युकेशन घेऊ शकतात. किंवा साधं आपल्या प्राथमिक शाळेमध्ये पण म्हणा तिच्यात फीस वगैरे नाही लागत. पण जरी समजा जे काही लागत असेल शंभर दोनशे रुपये ते पण त्यांच्याकडे नसते मॅडम. तर त्यांनी कुठून करावं.

हो मॅडम. बरोबर आहे तुमचं म्हणणं कि कुणाला जे आहे पैशाची प्रॉब्लेम असते. कुणाचं काय प्रॉब्लेम असते. पण असं पण असू शकते ना मॅडम कि आपल्या म्हणजे कोणीकोणी मुलं तुम्हाला माहितीये का मॅडम तुम्ही कधी कधी बघा. कोणतेकोणते मुलं जे आहे ते जॉब करतात. जॉब करून सुद्धा अभ्यास करतात. जॉब करून सुद्धा ते एज्युकेशन घेतात. आणि खूप काही शिकतात. आणि

हो मॅडम. ते तुमचं बरोबर आहे. आता कसं असतंय कोणाकोणाचं कसं धाडसी असतो एखादा व्यक्ती. तस त्यांना लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असते. पण बिचारा तो हारलेला असतो. गरिबीमुळे म्हणा किंवा पैशामुळे. आता गरिबी असेल तर पैसे नसणारच ना ओबियसली. हे तर समजतेच आपल्याला एवढ्या गोष्टी. तर तो नाही देऊ शकत ना.

मॅडम तुम्हाला एक सांगू ना. माझ्याच मी घरची गोष्ट सांगते. माझा जो दादा आहे ना एक माझ्या मोठ्या बाबांचा मुलगा त्यालाच पैशे नव्हते तर तो सापडायचे बाहेर ना असा कुठेपण अभ्यास करायचा. आणि सध्या तो आहे ना सध्याच्या स्थितीला खूप बिझिनेसमन झालेला आहे. म्हणजे असं म्हणजे शिक्षण घेतलं. पण कसं घेतलं त्यांनी. असा म्हणजे बाहेरून बाहेरून स्वतः करून, स्वतःच्या बुद्धिबळावर. आता सध्या त्याच खूप